युजर रजिस्ट्रेशन फॉर्म बनवणे mysqlडेटाबेसमधे युजर रजिस्टर करणे ह्यावरील पाठात आपले स्वागत
हा पाठ सुरू करण्यापूर्वी यूझर लॉजिन वरील पाठ जरूर पाहा
ती लिंक तुम्हाला दिलेली आहे
यूझर रजिस्ट्रेशन पूर्वी यूझर लॉजिन बनवण्याचे कारण यूझर लॉजिन ची प्रक्रिया रजिस्ट्रेशन च्या प्रक्रियेपक्षा सोपी आहे
योग्य पध्दतीने लॉजिन ची प्रक्रिया झाली आणि डेटाबेसमधील फील्ड्स मिळाली की रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करू शकतो
डेटाबेसमधे काय रजिस्टर करत आहोत हे कळण्याच्या दृष्टीने हे सोपे आहे
या भागाच्या सुरूवातीला आपण फॉर्म बनवू आणि लॉजिन च्या माहितीची उपलब्धता तपासू
आपल्या आधीच्या पाठांतील लॉजिन सेशन फोल्डर वापरू
येथे लॉजिन सेशन आणि फील्ड्स आहेत पण आपण नवी फाईल बनवणार आहोत
प्रथम काही टॅग्ज समाविष्ट करू
ही फाईलlogin सेशन फोल्डर मधे बनवू
ज्याचे इंडेक्स डॉट पीएचपी हे मुख्य पेज दिसत आहे
लॉग इन लॉग आउट आणि युजर्स लॉग्ड इन असल्यास मेंबर पेजही दिसत आहेत
ही फाईल रजिस्टर डॉट पीएचपी नावाने सेव्ह करू
युजर रजिस्ट्रेशन फॉर्म बनवत असल्यामुळे युजर लॉजिन करण्यापूर्वी स्वतःला रजिस्टर करू शकतो
रजिस्टर डॉट पीएचपी बनवली आहे
तसेच इंडेक्स फाइल मधे खाली लिंक बनवून ती उघडणार आहोत
ही रजिस्टर पेजला लिंक करेल म्हणून येथे रजिस्टर टाईप करा
आपल्याला रजिस्टर अशी लिंक मिळेल
आत्ता ह्या पेजवर काहीही नाही
हे लॉजिन करण्याच्या पाठातून घेतले आहे
येथे लिंक समाविष्ट केल्याने loginकरण्यापूर्वी आपण रजिस्टर करू शकतो
डेटाबेसमधे डेटा टाईप करण्यासाठी नवी विंडो उघडून पीएचपी माय एडमिन वर जाऊ
हा पीएचपी लॉजिन डेटाबेस आहे आणि हे यूझर्स टेबल आहे
मी येथे नामे हे नवे फिल्ड समाविष्ट करून आता दाते हे फिल्ड समाविष्ट करणार आहे
अट ठे एंड ओएफ ठे टेबल हा पर्याय निवडून खाली फिल्डमधे दाते टाईप करा
दाते फॉरमॅट निवडा
ही कोणती तारीख याबद्दल विचार करत असाल तर युजर रजिस्टर होत असतानाची ही दाते असेल
आता हे सेव्ह करू
यूझर लॉजिन या पाठातील इद युझरनेम आणि पासवर्ड ही फिल्डस घेत आहोत
याशिवाय युजरचे नाव आणि रजिस्टर केल्याची तारीख ने ही फिल्डस वाढवत आहोत
ब्राऊज करू
येथे आधीपासूनच असलेल्या काही व्हॅल्यूज दिसत आहेत
त्या डिलिट करून रिकाम्या डेटाबेसने सुरूवात करू
आपण युजर्स रजिस्टर करत आहोत
आता एकही युजर नाही आणि रजिस्टर पेजवर जाण्यासाठी लिंक मिळाली असे समजू
हे आपले रजिस्टर पेज आहे
ह्यात पेज कसे बनवायचे हे सांगणारा एचटीएमएल कोड थोडक्यात बघू
आपल्याकडे एक फॉर्म असेल
हा स्वतः सबमिट होणारा फॉर्म असेल
हा रजिस्टर डॉट पीएचपी वर पुन्हा सबमिट होईल
आपण एक टेबल बनवणार आहोत
त्यामधे येथे रॉव असणार आहे
आपल्याकडे दोन कॉलम्स आहेत म्हणून दोन टीडी ब्लॉक्स आहेत
पहिला म्हणजे फुलनेम
हे तुमच्यावर सोडतो
वेळ वाचवण्याकरता मी असे करत आहे
दुस या कॉलममधे टाईप करा इनपुट टाइप इक्वॉल टीओ टेक्स्ट आणि नामे इक्वॉल्स फुलनेम
मूळ पेजवर जाऊन रजिस्टर वर क्लिक करा
येथे बघू शकतो हा पहिला कॉलम आहे आणि हा दुसरा इनपुट बॉक्स असलेला कॉलम आहे
आपण येथे वर जाऊ
पीएचपी codeमधे हेडर एको करू
याबद्दल मी नंतर सांगेन
आपल्याला हे मिळाले आहे
वेळ वाचविण्यासाठी हे खाली कॉपी पेस्ट करू
तुम्ही टीटी र पासून एंड टीटी र पर्यंत निवडल्याची खात्री करा
हे खाली पेस्ट करू
नंतर चूसे आ युझरनेम टाईप करा आणि हे बदलून येथे युझरनेम टाईप करा
हे पुन्हा पेस्ट करू
येथे चूसे आ पासवर्ड टाईप करा
तुमचा संगणक हॅक करण्यासाठी कोणी स्क्रीन कॅप्चर softwareवापरून किंवा तुमच्या स्क्रीनकडे लक्ष ठेवून पासवर्ड चोरू नये म्हणून ही खबरदारी आहे
आणि पुढे येथे खाली पेस्ट करा त्याला रिपीट यूर पासवर्ड नाव द्या
येथे पासवर्ड टाईप करा
ह्याला पुन्हा पासवर्ड नाव देऊ शकत नाही म्हणून रिपीट पासवर्ड
सुरक्षिततेसाठी युजरने सबमिट केल्यावर दोन्ही पासवर्ड एकमेकांबरोबर तपासून बघणार आहोत
इतर कुठल्याही फिल्डची गरज नाही
हे शेवटचे आहे
आपल्याला दाते ची गरज आहे
फॉर्म सबमिट करताना ते करू
अशाप्रकारे फॉर्म बनवला आहे
मागे जाऊन रिफ्रेश करू
टेबल वापरल्यामुळे ह्याची समान पध्दतीने मांडणी झालेली दिसेल
आपल्याला सबमिट बटण हवे आहे
टेबलच्या खाली पॅराग्राफ ब्रेक द्या
टाईप करा इनपुट टाइप इक्वॉल टीओ सबमिट आणि नामे इक्वॉल टीओ सबमिट
उपलब्धता तपासायची आहे
ज्याची व्हॅल्यू रजिस्टर असेल
रिफ्रेश करा
पासवर्ड फिल्डसमधे आपल्याला अक्षरे दिसत नाहीत
युजर्सना त्यांच्या व्हॅल्यूज टाईप करण्यासाठी फुलनेम आणि युझरनेम आहे
आपण येथे पाठ संपवत आहोत
हे तुम्ही क्रमाक्रमाने करून बघत असाल तर तुम्ही तुमच्या पध्दतीने हा फॉर्म बनवू शकता
थोडा वेळ घेऊन हवा तसा फॉर्म तुम्ही बनवा
त्यात हवे ते बदल जसे की लेबल्स बदलू शकता
बॉक्सेस आणि रजिस्टर बटण मिळाल्याची खात्री करा
पुढील भागात युजरने प्रत्येक फिल्ड टाईप केले का ते तपासू
पासवर्ड समान आहेत का हे तपासण्यासाठी तुलना करू
दोन पासवर्ड आहेत पण कॅरेक्टर lengthवेगळी असल्याने ते समान नाहीत
युजरकडून काही चूक झाल्यामुळे तो रजिस्टर करू शकणार नाही
खात्री आहे तुम्ही आत्तापर्यंत कुठे ना कुठे रजिस्टर केले असेल आणि पासवर्ड पुन्हा टाईप केलेला असेल
तसेच पासवर्ड एन्क्रिप्ट करून हानीकारक एचटीएमएल टॅग्स फॉर्ममधून काढून टाकणार आहोत
रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी अशी सुरक्षितता घेणार आहोत